हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल मध्ये एका कॅबिन मध्ये एक डॉक्टर आहेत ते लॅपटॉप वर वर्क बघ करत आहेत.

हा एक बंदारा आहे त्यामध्ये पानी आहे त्यावर लाइन शिर दगड़ ठेवलेली आहेत आणि एक मुलगा त्या वर अ उभा आहे.

फूड आहे त्याच्या समोर आ मा- मानस आणि बाया आहेत.

हे कॅफे आहे कॅफे मध्ये लाल कलरचा टेबल ठेवलेला आहे तिथे दोन कस्टमर आलेले आहेत ते चहा पिताना दिसत आहेत त्यांच्या हातात चहाचा कप आहे.

हा डांस स्टुडियो आहे इथे एक मुलगा डांस स्टेप करत आहे त्यानी दोन्ही हातामधे बूट घातलेले आहे.

एक खूप अशी सुंदर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग ला व्हाइट कलर मरून कलर --

मेनबत्त्या आहे आणि त्या मेनबत्त्या जळत आहे काही एक लेडी ज मेनबत्ती लावत आहे इथे एज जेन्स पण आहे.

इथे तीन मुली दिसत आहेत त्या अ डांस स्टेप करताना दिसत आहेत त्यांचा ग्रुप डांस चालू आहे आणि त्यांच्या मागे--

क्लास रूम आहे क्लास रूम मधे एक टीचर शिकवताना दिसत आहे त्यानीं बोर्ड वर लिहिलेल आहे आणि बाकीचे स्टूडेंट --